तुम्हाला ना ते एक विचारायचं होत प्रधानमंत्री जनधन योजना त्याचा बद्दल काही माहिती आहे का तुम्हाला

हो हो हो खूप चांगली स्कीम आहे मी तेच तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला होता अ ऍक्च्युली आहे ना याचा.. अ मध्ये आहे ना खूप अ चांगले बेनिफिट मिळतात आपल्याला

अ आणि अ सगळ्या बँक मध्ये अ म्हणजे तुम्ही कोणत्या हि बँक मध्ये अकाउंट काढू शकता या योजनेच्या अंडर

होका हा... छान कि मग हो.. म्हणजे तुम्हाला काही एक रुपया पण डिपॉजिट करायची गरज नाही स्टार्टींग ला तुम्ही डिरेक्टली बँक अकाउंट काढू शकता फक्त तुमचे डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत. तुम्हाला फक्त आधार कार्ड लागेल या साठी आणि पॅन कार्ड वगैरे पण पॅन कार्ड पण जरी नसेल तुमच्या कडे. तरी तुम्ही बँक अकाउंट काढू शकता आणि बँक अकाउंट काढतां काढल्या नंतर तुम्ही पॅन कार्ड हे करू शकता देऊ शकता तिकडं.

अ.. त्यामुळ तस पण काही प्रॉब्लेम नाही आहे. अ .. आणि तुमचा अकॉउंट ओपन झीरो बॅलन्स अकाउंट ओपन होऊन जाईल अ कि तुम्हाला काही पेनॉल्टी. वगैरे काहीच नाही लागणार

जनधन आइक ना हि प्रधानमंत्री नि जनधन योजना काढली आहे त्याचा मागचा हेतू काय आहे म्हणजे कशा साठी काढल आहे हे. ऍक्च्युली हे कशा साठी काढल आहे कि बऱ्याचश्या लोकांकडे आहेत ना बँक अकाउंटच अ नव्हते भारतामध्ये

आणि ते हा .. गरीब म्हणण्या पेक्षा जरी असतील काही लोकांना काही लोकां अ अ काही लोकांकडे म्हणजे पैसे वगैरे जरी असतील तरी त्यांना ते बँकिंग वरती विश्वास नाही आहे

ते स्वतःचा घरातच पैसे ठेवतात. सो मग हा कि या लोकांना आहे ना एका फायनान्शियल धारे मध्ये आणण्यासाठी एका मेन स्ट्रीम धारे मध्ये आणण्यासाठी कि

बँकिंग वगैरे त्याचा सठी हे अ स्कीम ऍक्च्युली अ अ इंट्रोड्युस केलेली. आणि बरेचशे गोष्ठी कशे अ कि म एम्प्लॉयर वगैरे जे असतात तुमचे पेमेंट वगैरे करणारे, तर ते तुम्हाला हातात कॅश देण्यापेक्षा डायरेक्टली तुमच्या बँक अकॉउंट मध्ये पैशे देऊ शकतात तुमचे जे काही सॅलरी वगैरे आहे

ते सगळ म्हणजे एक जे पड़त ना ते सोप्पा उपाय आहे होतो तो

अ आणि याचा मध्ये खास फायदा काय कि तुम्हाला डेबिट कार्ड पण मिळणार स्वत स्वतःसाठी

तर ते आणि ते काही अ ते पण खूप आता अ म्हणजे इंडियन अ भारता मध्ये बनलेलं डेबिट कार्ड आहे ते रुपे च जे कि आपण शॉपिंग साठी अ ते डेबिट कार्ड वापरू शकतो.

हा झीरो बॅलन्स तर आहे पण तुम्हाला म्हणजे तुमचा बँक अकॉउंट मध्ये पैसे असतील तर तुम्हाला सगळ काही करता येईल. आणि तुमचा डेबिट कार्ड नि तुम्ही युपीआयच पण रजिस्ट्रेशन करू शकता. अ म्हणजे तुमच इंटरनेट बँकिंग युज करू शकता येचातून, अ खूप अशे बेनिफिट मिळतात तुम्हाला जे कि प्रीमियम बँक अकॉउंट ला मिळत असतात पण आता यांनी सगळ्यांसाठी केलं आहे

कारण त्यांना डिजिटली पण ऍडव्हान्स करायचं आहे लोकांना आणि बँकिंग सेक्टर मध्ये पण आणायचं आहे सगळ्यांना म्हणजे थोडक्यात काय मा माणसांना डिजिटल मध्ये अ जे हे होतात ना म्हणजे मनी ट्रान्सिकशन त्याचा त्याचा मध्ये आणलंय जे

म जनधन योजनेचा अ

ते रुपी कार्ड चा फायदा काय आहे म्हणजे कि त्याला काही चार्जेस असतात का ट्रान्सजेकशन करतांना

ऐक ना रुपी कार्ड डेबिट कार्ड अ .... म्हणजे कार्यरत म्हणजे ऍक्टिव्ह राहण्या साठी काय करावं लागल ऍक्टिव्ह राहण्या साठी म्हणजे ऍसिटिव्हच असत ते, म्हणजे आता तुम्ही एकदा म्हणजे कि पंचेचाळीस दिवसातुन एकदा तरी त्याचा वापर व्हायेला हवा हे अस काही आहे का?

एक महिनाभर किंवा दिवस तरी लागतातच बँक बुक यायला वगैरे चेक बुक यायला. खूप खूप वेळ लागतो आणि अ ऍक्च्युली अजून एक फायदा काय आहे कि तुम्हाला आहे ना ऑनलाईन पण बँक अकॉउंट ओपन करता येत तुम्हाला घरातून बाहेर यायची पण गरज नाही

हा डिरेक्टली ऑनलाईन होऊ शकत तुम्हाला फक्त के.वाय.सी करावं लागेल अच्छा के.वाय.सी साठी पण तुम्हाला ऑनलाईन के.वाय.सी करता येते. अ तुमचा एक आधार कार्डचा जे आधार कार्डची अ एक कॉपी असते अ ती सिग्नेचर वाली फक्त तेवढी अपडेट उपलोड करावी लागेल तुम्हाला ज्या वेळी तुम्ही ते इ के.वाय.सी करत असता.

मग हि ऐक ना हि जी जनधन योजना आहे ती अ दीर्घ कालीन आहे कि तूर्त म्हणजे कि हे सरकार आहे त त तिथ पर्यन्तच आहे त्याचा नंतर दुसरं सरकार आलं का ते बंद होणार असं काही. नाही नाही तस कशी होणार नाही कारण एकदा बँक दीर्घ काळ पर्यंत हि योजना चालणारी आहे का?

तुमच्याकडे आता एक ऑपशन आहे तुमचा कडे बँक अकॉउंट आहे तुम्ही कुठेही जावा तुम्ही यू पी आय नी पे करू शकता

हू हू किती छान माहिती दिली तू धन्यवाद तुझे उद्याच तुझ्या मामांना घेऊन जाऊन माझं जनयन जनधन योजने अंतर्गत अकॉउंट काढते झीरो बॅलेन्स वर हो हो हो नक्कीच काढा आणि अ तुम्ही म्हणजे अ अठरा वर्षाचं कोणीही असेल त्याच तुम्ही अकॉउंट काढू शकता आणि जे लहान मूळ आहे त्यांचं पण काढू शकता अस काही नाही आहे दहा वर्षाचा वर काढू शकता. बर बर बर चालेल खूप छान माहिती दिली धन्यवाद.